एका हॉल च्या वर हे एक मुलगा--

आणि हे येथे असा भारी आणि मस्त असा--

खूप काही इथे आपल्याला बघायला मिळत आहे छान आहे अस सुंदर अस इथे आपल्याला--

मीशन मार्ट आणि दोघं चौघं ही ही भव्य इमा भव्य दिव्य इमारत आपण इथे पाहत आहे सुंदर अशी इमारत आणि त्याच्या अवतीभोवती लावलेली--